देले पहिजे अं पहिलेच पैसे देले पाहिजे त्यान

मग

आह हो ते दयाचे त्या अनिकेतल म्हणल तूच दे म्हणल

करु आपुन मग

त्याला भेटल तर तोय म्हणतो देऊणा देऊणा नंतर दूसरा दिवस निगुण जातो

अरे बात

अरे मी घेतलच ते हा हा भरूणा तीन ते लोक तीन तीन मिंट देतो

हा मग घेतले कोण होते ते त्याचं घेतले होते णा

वीस रुपयाच पेट्रोल बी मी टाकू राहिलो त्याच काम नाही आता

हम्म मी विचारतो त्याचे पन्नास देऊन टाकू आता

म्हणजे अस कस हो त्याला डायरेक्ट तीस रुपया च कस का लाऊ लागला तु कमी करना

परत ती तीस ची णा हम्म

अं

मग तु भणत्याला डबल रागी नाही का त्याच्यासी हम्म

आह

उभा झाला तर मग काही टेंशन नाही तेच येत राहत सोबत तर काय कारव मग आता

ठेऊ या

हो नेल सोबत पाहिजे णा म्हणलो त्याला च का घेऊन फिरतो रे तू आज काल बायाच करतात मग ते हम्म येड आहे ते शेली शेळी पाळण्यासाठी शासकीय योजना. शेळी पालनासाठी सरकार देणार नव्वद टक्के subsidy भारतीयातील पासष्ठ टक्के जनता शेती व्यवसाय करतेे. देशातील अनेक शेतकरी शेती पूर्वक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालन हा केवळ भारतात नव्हे तर जगभरात जल दगतीने वाढणारा शेतीपूर्वक व्यवसाय आहे. शेती नंतरन पशुसुवर्धन हा शेतकऱ्यांचा उत्पादनाचा दुसरा सर्वात मोठा स्‍तोत्र आहे. शेळीपालन हा शेतीपूर्वक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेली शेळीपालन इतर जनावरापेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. साधारण एका गाईला लागणाऱ्या खाद्या खाद्यामध्ये दहा शेळ्या जगू शकतात, त्यामुळे अल्पभूधावरक ह्या व्यवसाय अतिशय फायदेशीर आहे. खाद्याचे अह शेळ्यांचे आरोग्य अह निवाऱ्याचे व पिण्याच्या पिणाऱ्या लागणाऱ्या पाण्यात पाण्याचे योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतो, हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांना अधिक अधिक प्रोत्‍साहन देण्यात विविध योजना राबवित आहे अलीकडे केंद्र सरकार मेंढी, बकरी व आणि डुक्कर पालन अनुदान देण्याचे निर्णय घेतला. मेंढया, बकरी आणि डुक्कर असे पशुसुवर्धन व्यवसाय वाढवण्याचे अह उत्तरप्रदेश राज्यात पशुसुवर्धन

केंद्र सरकार इतर राज्यातील अश्या प्रकारची योजना राबवत राबवण्याची विचार करत आहे. अर्ज कुठे करावा हे अनुदान मिळवण्यासाठी तालुका पातळीवरतील पशू वैदकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करू शकता. हा लाभ निवड आह जिल्हयास्तरीय निवड समितीद्वारा केली जाते. या योजनेसाठी केंद्र सरकार साठ टक्के, राज्य सरकार तीस टक्के, तर अविरत दहा टक्के लाभ लाभदारण भरावे लावणार आहेत. आह अश्याप्रकारे मेंढया व शेळीपालन रुपये सहा हजार सहाशे आणि डुक्कर पालन लाभन रुपये एकविशे जमा करावे लागतील. तर योजनेची अविरिध निधी RTGM मार्फत लाभ खात्यात अह सामान अह हप्‍त्‍यात जमा केली जाईल. सरकार देणार नव्वद टक्के subsidy. शेळी पालन शेड उभारणी कशी करावी? नमस्कार शेतकरी मित्रांनो आज या भागात आपण पाहणार आहोत शेळी पालन करत असताना शेड बांधणी कशी असावी? या विषयी थोडक्यात शेडचे काही फोटो दिले आहेत व थोडक्यात माहिती पण अह या ठिकाणी आम्ही देत आहोत. आपल्या budget नुसार व जागा आणि शेळीच्या संख्या अनुसार तुम्ही करू शकता. शासकीय तो शेळीला बांधणी ही वरील फोटोत दाखवली अह त्याप्रमाणे करावी. जेणेकरून शेळीला लघवी किव्हा लेंडही हे लाकडी फळीतून खाली पडेल व वरती शेळी घाण करणार होणार नाही व ओलावा होत नाही. त्यामुळे इतर बिमारीपासून अह शेळी बचावी बचाव होतो. शेडमध्ये अश्या लाकडी पट्टीची फळी व चा वापर करावा ज्याने करून शेळी लेंडी व लघवी ही खाली पडेल व अशी लाकडी पाटीमुळे जमीन ओली राहील. राहिली नाही सर सर सर्दी खुराचे पायाचे आजार होत असतात आणि खाली जमीन अह चाटल्याने लोक लोकवाटे जमिनीचे जंतु पोटात जाऊन जे मोठ छोटे मोठे आजार जडतात त्यापासून बचाव होतो. उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्या हिवाळ्यात गरम अशी ऊब शेळयांना लाकडी फळ्या देत असतात. ज्यामुळे लाकडी फळयांचे खूप महत्‍त्‍व आहे. जर लाकडी फळ्या परवडत नसतील, तर बांबुंचे तटी किंंंव जर शेड जमीन लावले असेल तर जमीन चांगली निवडावी किंवा जमिनीवर आडवा वीटा अंथरून पण करू शकता. जेणेकरून लघवी ते वीटा शोषून घेतील, जमीन ओली राहणार नाही. शेळ्यांची संख्या व

पाय मोकळे करण्यासाठी व खालील खालील अन्नपचन होण्यासाठी मोकळी थोडी थोडी का होय ना जागा सोडावी, जेणेकरून शेळ्या हिवाळ्यात ऊन खातात व फिरता असतात. दिवसातून दोन वेळा तरी त्यांना मोकळ्या जागेत फिरू द्यावे. शेड शेडमध्ये मध्यभागी अशी जागी सोडावी ज्याकरून आपण चारा टाकण्यासाठी जाऊ शकतो व पाहणी पाहणी करण्यासाठी शेवटपर्यंत जाता येत.

पोटभर पाणी त्यांना मिळायला पाहिजे. शेडाच्या समोरील जागेत अशे चारा खाण्यासाठी अह घावन गव्हाण किंवा टोपलेले ठेवा. जशी भूक लागेल त्याप्रमाणे खात राहतील. भरपूर चारा आणि पाणी याचे व्यवसाय करावे. अह व्‍यवस्‍था करावी. उत्तम आरोग्य बनवण्यासाठी

असेल तर कमी भांडवल व कमचे शेळ्याचे व झोपडी पाचट अह व कडबा ताटव वापरून करावे. जरा अनुभव

भारताचे प्रथम क्रमांक आहे. शेळी पालनाचे प्रकार शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. पारंपारक पद्धती अह पद्धती आणि बंदिस्त पद्धती. पारंपारक पद्धती शेळ्या अह चरणास मोकळ्या सोडल्या जाते त्याच्या मागे एखाद्या गुरख्या असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधानं कुट्टयानी आणि करोनामध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मंग दुसऱ्या दिवशी सकाळी चारायला सोडल्या सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालायची गरज पडत नाही. अश्या पद्धतीने आपल्या राज्यातील शेळ्या मोठ्या प्रमाणे पाळत जात आहेत. परंतु या पद्धतीने काही फायदे आहेत आणि काही दोषी दोषी ही आहेत. फायद्यासाठी या पद्धतीने चारा पाण्यावर जात आहे. काही खर्च होत नाही, त्यामुळे नफा तोटा काहीच प्रसन्त नसतो. मात्र या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर शेळ्या पालन पाळता येता येत नाहीत. एखाद्या सुरक्षित क्षे क्षेत्र कार्यालय शेळीत पालनाच्या उद्योग फार मोठा प्रमाणाने करून तीन तारेश

तशीच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचे गोठा तयार करून त्या शेळी कायमचे थंदबंद ठेवला जातात आणि त्याला बंदिस्त

शक्य नाही अश्या शेतकाऱ्यांना आधीपर्यंत शेळी पालन उत्पन्न ठरते. त्यामुळे थोडा वेळ शेळ्या थंडबंद केल्या जातात आणि थोडा वेळ चारायला सोडल्या जातात. या पद्धतीने अर्धबंदिस्त शेळी पालन म्हणतात. मोकाट किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन करुणीची गरज असते. परंतु सध्या करून करुने कमी होत चालत आहेत. त्यामुळे पुढचे काळात बंद गोठा शेळी पालन हा प्रकारचा अधिक व्यवसाय ठरणार आहे. मोकाट शेळी पाळनामध्ये अंतप्रज्ञ होत असते, त्यामुळे शेळीची दर्जा घडतो, पण बंदिस्त शेळी पालनामध्ये आपण प्रजनन नियंत्रण दृष्टि मला जे geopolitics मध्ये जे जय शंकर आहे आपला त्याचा एक किस्सा आठवला तर त्या किस्सा म्हणजे असा आहे ना कि तो बोलला कि जेव्हा कधीपण geopolitics ची वेळ येते तेव्हा त्याला महाभारत जे आहे महाभारत त्याला फार म्हणजे interesting वाटतं म्हणजे महाभारतातील जे पात्र जे रणनीती आहे जे म्हणजे काय म्हणतो आपण political strategy ज्याला म्हणतो राजकीय महत्वकांक्षा आणि त्या महत्वकांक्षेच्या भिजा रोपण करून ज्या पद्धतीचे आडेफाडे पेरून जे काही मिळकत म्हणजे वळण ज्या पद्धतीने ते देतायत तर ते ते महाभारतातून शिकले असे म्हणतात तर particularly महाभारत जे म्हणतो आपण महाभारत म्हणजे जिथे हानी झाली OK दोन बलाढ्य राज्य एकमेकांशी भिडले ते प्रत्यक्ष भिडण्याचा आधी काही शिते उद्योपण खूप दिवस चालू होत

राजकीय कामातून किंवा राजकीय लोकांना राजकारणातून दूर फेकण्याचा काम त्यांनी केलं तरीही त्यांचं मन नाही भरलं म्हणजे इथून पुढे बारा वर्ष जर काँग्रेसला बीजेपी ने बारा वर्ष राजकारणामध्ये येऊच नाही दिलेलं तरी पण समजा त्यांची मिजली नाही आणि ते म्हणाले कि काँग्रेस नकोच काँग्रेस मुक्त भारत काही अभियान वगैरे म्हणजे कसं की राजकारणामध्ये दुय्यम पक्ष हा गरजेचा असतो जे ज्याला आपण इंग्रजांनी ज्या पद्धतीचं शॅडो पार्लमेंट गरजेचं आहे असं म्हणतात की अगदी त्याच पद्धतीने म्हणजे अख्खा महाभारत राजकारण समाजकारण वैयक्तिक नातं

हे जे आहेत जुने लोक ज्यांनी ज्या पद्धतीचं जे काय कमेंट केली आहे तुझं काय मत आहे महाभारत या एका महाकाव्य बद्दल तुझं वैयक्तिक point of u महाभारत हे फक्त एक काव्य नसून एका मध्ये पूर्ण जीवन शैली देऊन आहे plus तुम्ही administration कसं करायला पाहिजे आणि ते जर चुकीचं झालं तुमची जर नीती याच्यामध्ये नियत नाही राहिली तर त्याचे परिणाम काय होऊ शकते याचे फार चांगले उदाहरण आहे जसं आजच्या कालामध्ये चालू स्थिती बघता जसं तुम्ही पक्ष आणि विपक्ष या दोन गोष्टी म्हणतात पक्षाला तोपर्यंत प्रेशर नाही राहील तोपर्यंत दबाव नाही राहील जोपर्यंत विपक्ष तिथे बसून नाही राहणार जेव्हा विपक्ष त्यांच्यावर जोर आणणार काही गोष्टींसाठी आपल्याला कोणी चुका आपल्या दाखवून देणारा जोपर्यंत राहत नाही आपण ऐंशी टक्के सत्तर टक्के आपण बरोबर राहू शकतो पण उरलेले जे काही टक्के आहे त्या ते सुद्धा आपण बरोबर राहणे हे expected आहे आपल्या जनतेसाठी तेव्हा मग पक्षामध्ये जर त्यांना काम करायचं आहे तर विपक्ष तिथे खूप महत्त्वाचा आहे जे त्यांना त्यांच्या चुकीने किंवा होता होत होत असलेल्या ज्या चुका आहेत त्या दाखवून देण्यासाठी किंवा त्याच्यासाठी काम करण्यासाठी एक म्हणा या गोष्टी खूप आवश्यक आहे आणि महाभारतात सुद्धा त्याची लिंक जोडताना मला असं वाटतंय महाभारतामध्ये दोन पक्ष होते एकाकडे power असून सुद्धा एकावेळी पर्यंत ती काही कामी नाही आली आणि ती पावर असून सुद्धा ती जनतेच्या काही कामी नाही आली आणि शेवटी त्याचा loss च झाला सर्वांना तोटाच झाला पण आजचा राजकारण बघता या सर्व गोष्टी खूप relate होतात आणि या सर्व गोष्टींची relation बघता आजच्या काळामध्ये जो प्रगतीचा rate होता जो growth चा rate होता त्या

government असं आपण म्हणू ही एक स्थापन झाल्यामुळे आपल्या देशाला आणि त्या देशातील जनतेला त्या देशाचा growth ला प्रगतीला फार मोठा वाव मिळाला आहे आणि आणखी त्याला स्पीड मिळाली आहे असं मला वाटतं

नक्की अजित डोळस जे आधीचे होते तर ते आणि जयशंकर यांच्यामध्ये common मला point असं वाटतो की त्यांनीही महाभारताचा संबंध समर्थन केलं होतं geopolitics च्या बाबतीमध्ये कि नेमकं काय होते त्यांनी असं बोललं होते की जगातला असा कुठलाच विषय नाही ज्याच्याअंगाला महाभारताने touch नाही केलाय असं अजित बोलले होते म्हणजे त्यांनी आपला एक प्रसंग सांगत असताना की ते पाकिस्तान मध्ये काही वर्ष राहिले असता त्यांना ज्या पद्धतीने पाकिस्तानातले एका common माणसाने त्यांना हेरलंआणि तो common माणूस पण बाकी मोठ्या लोकांनी नाही पण एक common माणसाने त्याला हेरलं तर हेरगिरी करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे नव्हती हे त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे जे म्हणतो ना आपण काय म्हणतो त्याला घेतलं होत अर्जुन गृहन्नडा बनला होता महाभारताच्या काळामध्ये तो गृहन्नडा जेव्हा तो झाला होता तेव्हा तो ज्यापद्धतीने पूर्णतः transform झाला होता तसा तो पूर्णतः transformation करण्या मध्ये मी कुठेतरी कमी पडलो म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक धर्माची म्हणा किवा प्रत्येक व्यक्तीची personally त्याचा आयुष्यामध्ये त्याचे काहीतरी logi असते logi म्हणजे एक काय म्हणतो कृती करणायची त्याची पद्धत असते ज्या विचारांना base मानून तो एक अमुक उधिष्ट ठरवतय त्या उद्दिष्टाला परिपूर्ण करण्यासाठी ज्या कृतीचा शेर सपाटा लावतो तो ते गरजेचं असतं त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच स्वतःचे असतं तर ते proper असलं पाहिजे ह्यासाठी एक अभ्यास आपल्याला लागतो एक पार्श्वभूमी आपल्याला लागते तर ती पार्श्वभूमी महाभारत देव करतो आता महाभारतामध्ये जर बोललं तर एका सुईच्या टोकावर जेवढ होऊ शकेल तेवढ पण जमीन मी पांडवांना देण्यास इच्छुक नाय असं दुर्योधन म्हणतो म्हणजे एखाद्याने द्वेष करायचं करायचं तरी किती करायचं कुणाचा द्वेषाला पण सीमा असली पाहिजे कारण की अगदी दुसऱ्याच बाजूला धर्मराज म्हणतो की क्षमा ही धर्म आहे कोणी कितीही कसाही कुठल्याही level पर्यंत चुकला असेल अंतर जो अंतर मनातनं

खऱ्या आकांक्षेने जर तो क्षमा मागतोय तर त्याला क्षमा केले गेली पाहिजे कारण जगामध्ये दोन world war झाले दोन्ही world war मध्ये म्हणजे पहिले जे world war झालं त्या world war first मध्ये जर्मनीला सर्वतोपरी दोषी ठरवण्यात आले आणि सर्वतोपरी दोषी ठरवण्यात आले त्यामुळे त्याच्यावर अनिर्बंध अनिर्बंध पणे निर्बंध त्यांच्यावर लादण्यात आले हे निर्बंध म्हणजे हिटलर सारख्या राष्ट्रप्रेम माणसाला एक अपमानस्पद वागणूक वाटत होती कारण की कसं असतं ना की जेव्हा दोन माणसं असतात त्या कोणाचा साठ टक्के बरोबर असतं तर कुणाचा ऐंशी टक्के बरोबर असतं ज्यांचं ऐंशी टक्के बरोबर असतं त्यांना असं वाटतं न कि माझं ऐंशी टक्के बरोबर आहे मी का म्हणून माघार घेऊ आणि ज्याचा साठ टक्के बरोबर असतं त्याला असं वाटतं की त्यात माझा साठ टक्के बरोबर आहे मी का माघार घेऊ प्रत्येकाला आपला घोड शंबर टक्के बरोबर वाटतं मुळात ज्याचं ऐंशी टक्के बरोबर आहे त्यांनी वीस टक्के माजूक माझी काय बाजू आहे जी मला माहित नाही आणि ज्याचं साठ टक्के बरोबर आहे त्याला चाळीस टक्के अशी कोणती बाजू आहे ती माझी मला माहित नाही हे जाणून घेण्यासाठी मध्यम मार्ग योजून सोबत येणं गरजेचं आहे जो मध्यम मार्ग अगदी नेहरूंच्या काळापासून आज पर्यंत आपण वापरत आलेलो आहे म्हणजे हे अपेक्षित असतं ते मध्यम मार्ग आपण कधी योजला नाही

जोशी वर्ग म्हणजे वर्षाच्या तह त्यांच्यावर लादण्यात आला वर्षालीस वर्षाच्या तह लादला तो अपमानास्पद आहे

प्रचार हिटलर ने केला सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर हिटलरला पुन्हा जर्मनीचा जो काही आह अपमान झाला त्याचा बदला करायचा होता मग त्या अपमानासाठी त्यांनी पुन्हा दुसरं महायुद्ध खेळलं म्हणजे पहिल्याच वेळ जेव्हा त्यांनी एवढं नुकसान केलं त्यांच्या ठीक आहे त्यांच्यावर काहीतरी निर्बंध लाडून त्यांचं खच्चीकरण केलं असतं की किंवा त्यांच्याकडले हत्यारं काढून घेतली असती ठीक आहे

तो हारला होता आणि जगात जो जिंकतो ना इतिहास त्याच्या favor ने आणि त्याच्या म्हण्या प्रमाणे लिहिण्यात येतो आणि पहिल्या युद्धामध्ये सहर्ष दोषी सहर्ष दोषी पहिल्या युद्धामध्ये जर्मनीला ठरवण्यात आलं आणि जर्मनीने काय म्हटलं तुम्ही कोणते पुण्याचें कामं केले वसाहत वाद जेवहा तुम्ही करायचा होता त्या वसाहत वादाच्या time ला आफ्रि दक्षिण आफ्रिकेतली कित्येक जे basic तिथले लोकं होते त्यांच्या तुम्ही खून कत्तल केला आज बरोबर आहे बरोबर तुमच्याकडेले चुकतंय हा मग तुला वाटत नाही का हे या ज्या गोष्टी आहेत असं काही जर पाहतो म्हटलं तर महाभारताने इकडं जर आपण link केलं तर प्रत्येक गोष्ट सिद्ध होते यार ही गोष्ट तर एकदम खरी आहे तुमि ज्या बोले ते आणि याच गोष्टीमुळे कसा आहे या दोन गोष्टी जर relate केल्या आपण तर प्रतयेक माणसाची जे quality असते कि मी बरोबर आहे मी जो विचार करत आहोत तो उचित आहे या गोष्टी मुळेच आज communism आणि जे बाकी गोष्टी आहेत त्याचा मध्ये आपन जगाचा एक टपका बगतो कि russian countries जी आहेत russia झाला china झाला या सर्वे communist country आहे

आणि तेचा मध्ये बरोबर गोष्टी जास्ती प्रेमानं माझा बाजूनी आहे असं दोनी पक्षला वाटत आणि दोनी पक्ष जर एकमेकानं सोबत म्हणेज भारताशी झोडल

रुगनं सेवा हेच राठ काय है कि रुघनांची सेवा करून त्याची सेवा ची इच्छा पूर्ण झाली नाही तो आता जन सेवा करायला उतरला आहे मला म्हणजे आपण आपले दुसरे गोष्टी मध्ये घुसन भले कि एक प्रत्यक वक्तीचा एक individual प्रश्ण जरी असला तरी मला अरे गमती अरे गमती बोलायचे ती म्हंटले तर आपण सांगेल लोकां शेमबुड़ आपल्या नाकाला बरोबर बरोबर

पकडतो जगाला हा

तरी त्यांना वाटत असाल कि आपल्याला doctor की सोडून तर दुसरा विषया मध्ये जर आपण घुसलो जसा politics आहे आपण तितच चांगली सेवा करू शकतो doctor ची सेवा सेवा नाही हा मला एक भाऊ सेवा जर करायची आहे तर तिच्याच जे field आहे त्याची तीच सेवांची field आहे मंग तितुनच सेवा कर भाऊ जगा मधये एवडे लोक तेनायना proper सेवा मिळत नाही medical facility मिळत नाही म्हणून मारत आहेत ना तेंच आकडा कमी कर तू मग पण आज च्या काळा मध्ये कसा आहे सेवा एक वेगळा भाव झाला कदाचित काही doctor लोकांना वाटत असेल कि सेवा आपण राजकारणा through करू शकतो आणि मेवा आपण आपले talentthrough किवा education through खाऊ शकतो तर तशी एक पद्धत झाली आहे सध्या आपले देशा मध्ये म्हणा किवा other wise पण माझा तर सक्त विरोध आहे सक्त विरोध म्हणजे कस आहे माहिते का भाऊ तुम्हाला एक मंग इथून पण प्राशन निर्मान होतो

तुमचे जे इरादे आहे कारण कि थियांना राजयकिय महत्वाकांक्षा त्या मध्ये दिसते आहे राजयकिय महत्वाकांक्षा मंजे

आज मेरा है तुमचा मुझे उस्का क्या मानते जो कुछ भी होये वो होना चाहिए असीस मानसिकता दिसतेय मंजे हुकुमी सा हुकूम अं तिनयना आणायची असा वाटे बरोबर बरोबर कंदाची तसा राहू शकते कारण प्रतयक्चा जे विचार क्षमता विचार शिणी आहे ती प्रतयकची वेगरी असते राजकरांना चा विषय पकडला तर mostly आपलेला दिसते कि कि maximum जे लोक आहे तयांचा ते राजकरांना जनसेवा कमी आणि स्वतः एक हुकूमशाहीची पद्धत आहे की मी एक राजा आहे किंवा माझं एक सरकार आहे माझी एक position hold आहे या गोष्टी त्यांचा जास्त कल असते आणि एक status off

ते खूप चुकीचं आहे power status म्हणून बघणं स्वतःकडे आणि दुसरी गोष्ट राजकारण्यांनी आपलं जे education आहे जर ते educated आहे तर ज्या पद्धतीचं त्यांच education आहे तर त्या पद्धतीचे जबाबदाऱ्या त्यांना वरिष्ठांनी दिल्या पाहिजे जस की आजच्या काळामध्ये आपण जस कि मगाशीच बोलो doctor एस जयशंकर राजकारणी bureaukright आहे bureaukright ते अशे आहे की foreign services clear आहे ते आणि जगाच्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये ते भारताचे राजदूत त्यांनी काम केलं आहे तर त्यांना actual विदेश नीती हे माहित आहे आणि जेव्हा एक लीडर अश्या व्यक्तींना एका bureaukright ला म्हणा किंवा एक educated व्यक्ती ला ज्या ज्याला त्या गोष्टी बद्दल knowledge आहे त्या व्यक्तीला जर ती जबाबदारी देईल तर तो ती जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने निभावू शकल असं मला वाटतं म्हणूनच आज doctor एस जयशंकर फार successfully विदेशमंत्री आहेत आपल्या देशाचे तसाच जे